बलून्स व्हाइट आणि ब्लु कलर चे आहेत.

खांब दिसत आहे शटर दिसत आहे.

शिडी दिसत आहे काही व्यक्ति दिसत आहेत.

समोर चेअर दिसत आहे फोटो फ्रेम दिसत आहे सोफा दिसत आहे.

अ कारपेट टाकलेल दिसत आहे कपडे दिसत आहेत.

नीळ नीळ दिसत आहेत घसरगुंड्या दिसत आहेत.

काही व्यक्ति दिसत आहेत घडयाळ दिसत आहे.

आभाळा चा कलर स्काय ब्लु कलर आहे.

खूप सारे खांब दिसत आहेत खूप सारे लोक दिसत आहेत.

पत्रे दिसत आहेत झाडे दिसत आहे आभाळ दिसत आहे.

गेट ब्लॅक कलर च आहे.

पडदे दिसत आहेत चेअर दिसत आहेत खूप सारे लोक दिसत आहेत.

पडदे दिसत आहेत चेअर दिसत आहेत खूप सारे लोक दिसत आहेत.